इथे खूप सारे एक्झरसाइज करण्याचे साधन दिसत आहे.

येथे एक स्विमिंग पूल दिसत आहे.

हा स्विमिंग पूल छोट्या मुलांचा दिसत आहे.

तसेच कपड्यां वर सुद्धा डिझाईन केलेली दिसत आहे.

बोर्नवीटा तसेच विविध प्रकारचे लाडू जसे डिंकाचे शेंगदण्याचे --

तेथे एका माणसाचे केस कापताना एक--

कॅफे मध्ये एक काऊंटर दिसत आहे व काही खुर्च्या ठेवलेल्या दिसत आहेत.

तेथे नो पार्किंग चे बोर्ड लावलेले दिसत आहे.

दोन चाकी वाहन जाताना दिसत आहे एक माणूस जाताना दिसत आहे.

एक नाव आहे त्याच्यात मुलं बसलेली आहेत.